कार दुरुस्त करणाऱ्या दुकाना मध्ये म्हणजेच गॅरेज मधले आहे.

टी एस झीरो नाइन इ के टु झीरो थ्री फाइव --

अ मुकडा आसमान आहे त्यानी एक साइड नी दुकान आहे तिथे लोकांची गर्दी सुधा दिसत आ --

टेबल चे वॉल वाले फॅन्स पण लावलेले आहेत खिडकी आहे बाहेर येताये.

जे मोजुन डब्बे आखत आहे.

अ इन साईड टेबल इंडियन आणि या कारचा नंबर सुद्धा इथं दिसत आहे.